आह म्हणजे मी तर ते नुसतं आठवलं तरी माझ्या अंगावर काटा येतो लॉकडाउन ची परिस्थिती आठवली. कोन आणि परिस्थिती वाईट होती पण तो आता बातम्या वगैरे बघितल्या नंतर कसं वाटाय चं की आपण यातून कधी निघणार होत नाही. निघणार आहोत काय होणार आहे आपलं? कसं होणार आहेत? कोणी वाचणार आहे की नाही या मधून असं वाटाय चं म्हणजे आह मी तुम्हाला पुण्या मध्ये होती आणि स्कूल मध्ये असताना असं कॅम्पस खूप मोठं होतं.

हो हां तर आमच्या स्कूल मध्ये असं काय की टीचर पण तीच राहतात. विद्यार्थी पण तिथेच राहतात. जेवणा पासून प्रत्येक ए टू झेड जे आपण सुविधा आहेत ज्या तुम्हाला ज्या जीवनावश्यक गरजा आहेत त्या सगळं पूर्ण होतात.

आणि माझी हजबंड आहे म्हणजे ते राहाय ची मुंबई ला आणि आम्ही राहतो म्हणजे मी राहतो ती पुण्या ला म्हणजे त्या काळात ला तर त्या स्कूल मध्ये कॅम्पस्मध्ये. तर त्यामुळे तुम्हाला मध्ये लग्न झाले आहे आणि आता कधी तरी आपल्या ला एकत्र म्हणजे किती दिवस लांब राहणार ना झाले पाच वाजून तर तर आम्ही नक्की चला म्हणजे सोबत एकत्र राहू या. तर तुम्ही इकडे जॉब बघा आमच्या करून माझे पर्मनंट जॉब असल्यामुळे.

एकत्र राहण्या चा निर्णय घेतला आणि डिसेंबर मध्ये स्कूल ते बोलले की स्कूल कॅम्पस राहिला येणार नाही कारण तिथे खूप नियम आहेत. खूप कडक नियम आहेत. तुमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे कोणी येणार असेल तर तुम्हाला आधी फॉर्म सबमिट करावा लागेल का? विदाउट पर्मिशन कोणी येणार नाही प्रिंसिपल च्या फॉर्म वर सिग्नेचरं विना तुम्ही बाहेर जाऊ शकणार नाही. खूप म्हणजे आधीपासून म्हणजे असं नाही. लॉकडाउन मध्ये होते ते हापूर पासून ते निम ती त्याच्या रूम जे आहे ते खूप कॅम्पस कॅम्पस आहे. त्यात खूप एनजीओ एनजीओ ची वगैरे लोक म्हणजे विद्यार्थी आहे ते पाठवतात. तिथे विद्यार्थ्यांना शिक्षण वगैरे घेण्या साठी. तर असाय चं आणि एक हे म्हणण्या ची लॉकडाऊनची लॉकडाऊनची परिस्थिती आहे ना? ती कॅम्पस मध्ये खूप आधीपासूनच आहे की ते नियम आहे आधीपासून. त्यामुळे ते होतं तर असाय चं आणि.

तर त्याच्या मुळे असं झालं की डिसेंबर मध्ये राहिलो आणि मार्च मार्च पासून म्हणजे लॉक लॉकडाउन आहे. त्याचा म्हणजे बातमी अगदी यायला लागल्या की उद्यापासून संपूर्ण लॉकडाउन आहे. लॉकडाउन आहे.

शाळा पण बंद झाले तर एक महिला खूप छान गेला म्हणजे घरी वगैरे बसून वगैरे छान तु घरी बसून आहोत आणि . हेलो हां हां आयकते अच्छा अच्छा आणि मग कसं होतं की नाही तुम्ही म्हणजे आता घरी जा गृहात फीचर आहात तुम्ही तर तुम्हाला लेशन प्लॅन बनवा एप्रिल साठी तयारी करावी असते तर नवीन सेशन सेशन म्हणून वा. काहे बनवा ते बनवा वर्कशीट बनवा. त्या मध्ये अगदी खूप म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने लोक धावून गेला आणि जिथे आम्ही राहतो ना तिथे खूप जास्त लूक ने राहाय चे. त्या बिल्डींग मध्ये त्या इमारती मध्ये. ही खूप मोठा परिसर होता तो आणि त्याच्या मध्ये आमचे काही बिल्डिंग होता तिथे. एवढा मोठा अकरा माळ्याचा बिल्डिंग मध्ये त्या इमारती मध्ये फक्त आम्ही चार पांच फॅमिली होतो चार पांच कुटुंबां तिथे राहायचो हां हां हमाला लॉकडाउनच्या त्रास झाला नाही फक्त हाच प्रश्न होता की पुण्या च्या हे आहे तर लोकल लोकल वगैरे त्या बंद झाले आहेत कनेक्टिविटी बंद झालेली होती. तर त्याच्या मुळे ते खूप म्हणजे असं वाटत होतं की. एक एका मला एक कळत वा छान आहे. जाऊ दे आपण घरातच आहोत आपल्या कुठे जाय चं नाही एक दिवस छान वाटलं दोन दिवस छान वाटलं तीन दिवस छान वाटलं आणि मग काही वेळा नंतर कंटाळा यायला लागला. स्वातंत्र्या चा अनुभव आता हे सगळं बंद असाय ला पाहिजे आणि बाहेरची परिस्थिती आणखी कठीण कठीण होत होती तुम्हाला काय वाटतं ते तुमचा काय अनुभव आहे याबद्दल. माझर कसं लॉकडाऊन मध्ये माझं तर जे काही मी तेव्हा डिप्लोमा करायचा आहे. माझे सगळे डिप्लोमा ला जो दोन वर्षांचा असतो तर सगळे आह.

प्रॅक्टिकल वगैरे काही सुद्धा म्हणजे असं समजत नाही जेव्हा पण ते काय? डोसेज फॉर्म चे प्रॅक्टिकल असतात वगैरे ते फक्त परफॉर्म करतो ऑफलाइन. किंमत कुठे शिकाय ला भेटतात आणि माझं सगळं पूर्ण डिप्लोमा डिप्लोमा चे दोन्ही पण वर्ष असे ऑनलाइन ऑनलाइन गेलेकी मला. माझ्या फील्ड मध्ये सुद्ध प्रॅक्टिकल नॉलेज नव्हतं आणि ते जेव्हा मी जॉब साठी विचारलं बाहेर खूप सार म्हणजे असं फेस करावं लागलं की. प्रॅक्टिकल नॉलेज काहीस नाही ये. त्याच्या रिजेक्ट केले बर् यापैकी मग नंतर मी विचार केला की बाबा चा डिग्री केली पाहिजे कारण की डिप्लोमा ची बॅच असल्यामुळे पुढे मला अजून जॉब साठी. प्रॉब्लम फेस करावे लागतील. मॅम मी घेतला नंतर पुढील ऍडमिशन आणि चालू आहे म्हणजे डिग्री सुद्धा ते लॉकडाऊन होईल तर? शिक्षणा वरती पण खूप परिणाम झालेला आणि कसं म्हणजे मग? हम्म हम्म बोला. तेचं जपली हे शिक्षण लक्षात राहण्या ची पॉवर पॉवर जी असते. तीसुद्धा कमी झाली आहे विद्यार्थ्यांची. स्मरण शकते हम्म पॉवर ह. हो तेस तेस हा. हो म्हणजे होत असते. कारण की असं लॉकडाऊन मध्ये कसं? विद्यार्थ्यांना जेव्हा आम्ही पण शाळा आहे तर आम चा कॅम्पस आत मध्ये असल्यामुळे आम्हाला खूप म्हणजे शाळा चालवायला प्रश्न होता आह. इंडस्ट्रीज् सिटी चे पण तिथेच आहे. विद्यार्थी पण तिथेच आहेत आणि जीवनाचा प्रत्यक्ष तिथे तर हा खूप मोठा प्रश्न नव्हता फक्त.

मुंबईहून आलेल्या होत्या. त्यांचे आई वडील कुठे च्या कुठे त्यांना भेट ता येत नाही आणि कसं? मुंबई मध्ये वातावरण एकदम म्हणजे खूप जास्त घाबरण्या साठी उत्तम. त्या प्रत्येक शिक्षका ला भीती वाटाय ची. आपल्या आई वडील किती आहे ते कळते आहे. त्यांना मदत करणार कोणी नाहीं त्यांना कोण मदत करणार आहे, कसं मदत करणार आहे आणि जर ते कुठे अडचणी सापडले तर काय होणार आहे तर त्या प्रत्येक शिक्षका ला भीती वाटाय ची. हां, पण खूप मोठा तेव्हा ओप्रेशन होता. आणि माझे हा तेव्हा लॉकडाउन मध्येच होतो की माझी आई ची अचानक तब्येत खराब झाली आणि त्यांनी मला फोन म्हणजे घरून फोन आला की. आई ची तब्येत खराब झालेली आहे. मायनर अटक आले ला आहे आणि आम्ही सगळं चेकअप वगैरे केलं तर खूप सारी ब्लॉकेज वगैरे आहे आणि ते पण नाइनटी परसेंट वर गेलेली आहे चार पांच टॉकीज आहे तर ऑपरेशन वी ना काही मार्ग नाही. आणि माझ्या वडिलांचा ऑल रेडी बायका झालेलं होतं तर त्याच्या मुळे त्यांना पप्पांना माहिती होतं की काय म्हणजे बायको चा काही त्रास आहे काय? नाही आणि लॉकडाउन असल्यामुळे माझं होतं की मी काय करू म्हणजे मी जाऊ कशी तिथे? नागपुर आणि याच्या मध्ये खूप अंतर आहे जाऊ शकत नाही. नागपूर आणि पुण्या मध्ये आणि कारण की ट्रेन नाहीं ट्रेन नाहीं. फ्लाइट ने सगळे बंद आहे. तोळे सोनं आहे. हा आणि त्या वेळी निघाले लो तर ते फॉर्म वगैरे भराय चे की नाही तुम्ही फॉर्म भर आहे. घरा नंतर परमिशन घ्या तुम्ही. जाऊ नका तर तो पण एक मोठा प्रश्न होता आणि आपल्या ला परमिशन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

म्हणजे परमेश्वरा चे जे पण आमच्या ऑफीसर आहे का? जे पण हे कमीच देईल. आणखी कोणा? ला द्यायलालागेल मग आम्ही तिथे ऑनलाइन फॉर्म भर ला. त्यांनी ओके केलं. त्यांनी आम्हाला मिळेल केलं. मग आम्ही तो प्रिंट काढली आणि. एवढा ला म्हणजे मग परत बाइक मी त्याच्या बाइकला ने मुंबई ला गेलो मुंबई आम ची कार होती. आम्ही ती घेतली आणि त्यानंतर आम्ही निघालो. बघितले तर असते आणि खरंच सांगते म्हणजे खूपच कमी गाड्या होता मी. आया हायवेवर मुंबई किंवा मध्ये पुन्हा तून मी कधीच एवढा कमी गाडय़ा बघितल्या नव्हत्या. त्या जिथे तिथे पोलीस उभे होते ते विचारपूस करत होते. तुम चं लेटर बघत होते. आम्ही एवढं लांब गेलो तिथे. मग आई चं ऑपरेशन वगैरे झाला. दोन तीन दिवस राहील ती मग परत आम्ही निघालो आणि ती परिस्थिती अशी होती. नक्की. त्या चं वर्णन म्हणजे आपण शब्दात कसं करायचं ते. ती घटना आठवल्या नंतर खूप वाईट वाटतं. ईव्ही असल्यामुळे असं होतं की त्या तुम्ही शिंक ली किंवा तुम्हाला खोकला झाला की काही झालं तरी तुम्हाला प्रश्न होता अॅक्चूअली. एलर्जी ची प्रॉब्लम आहे. प्रवास केल्या मुळे मला त्रास व्हाय चा आणि मी फक्त दोनदाच एक लाकडी सगळे डॉक्टरमाझ्याकडे बघायला लागली होती. काय आहे येईल आपण क्वारंटाईन करा. मला भीती वाटत होती की नाही म्हणजे? लोकशाही ची मुंबईपुण्यात. कशा ला पोलिसांनी कर मी तुला टेस्ट घेण्यात आला त्यामुळे. मुंबई पुण्या च्या लोकांना एवढे घाबरायचे की आमच्या समोर आहेत म्हणजे माझ्या बहिणी ची मुलगी वगैरे. आलेली होती घरी. आणि तिला कसं की पाणी फिल्टर चं पाणी पाहिले पाहिजे आणि घरी फिल्टर खराब झालेला होता आणि त्या आता कोणी सुधारणा पण येऊ शकत नाही. लॉकडाऊन मध्ये तर आम्ही समोरच्या म्हणून की पाणी पाहिजे तज्ञांनी. आई कुठे काय आला तुम्ही? पुणे राहता कशा काय आल्या असतं तसं बोलले आणि तुम्ही? डायरेक्ट म्हटलं की नाही पाणी नाही हे आणि संपलं म्हणजे इतका. मी विचार करेल खर्च लॉकडाऊन चा लोकांवर काय काय परिणाम झालेला आहे? हो घरे बांधून पण लोक म्हणजे मार्चमध्ये लागेल फरवरी जानेवारी मध्ये सांगता का? नवीन घर बघायला पण स्टार झालो तर बांधकाम चालू झालं घरा चा आणि ती लॉकडाऊन झाल्या मुळे ते म्हणजे आम्ही खूप वर ची वेळ येते. किती सा घेऊन ठेवले तर ते सगळं तसंच पड लेलं होतं. पोलीस जाऊ देत नव्हते. ते बोलले लॉकडाऊन कुठे चालेल तुम्ही मला घरी रिटर्न तुम्ही कुठे चालेल म्हणजे घरा चं घरा चं काम बंद कर बनतात. त्याचा परिणाम एक तर घराच्या कॉस्ट झाला की जे घर तुम चं काही. दाखा मध्ये बदलण्या चे डबल किंमत तुम्हाला लागली. लॉकडाऊन चा हा परिणाम झाला. लोकांच्या आणि घरी आई ची तब्येत खराब झाली होती. तू एक वेगळा परिणाम होता. आणि आह एजुकेशन आता विद्यार्थ्यांच्या एज्युकेशन वर तो परिणाम झालेलाच होता. तो एक वेगळा तर किती तरी जी परिणाम आहेत झालेले आहे. फक्त एक गोष्ट अगदी छान वाटली लॉकडाऊन मध्ये. तील उकडी एकमेकांना मदत करण्या मागे काही काही लोक मदत कर मागे पुढे पाहत नव्हते. म्हणजे माझ्या हजबंड आपण कोविड झालेला होता सेकंड वॉव मध्ये तर आम्ही आत मध्येच आम्ही. लिफ्ट मध्ये म्हणजे? आम्ही सगळे आजूबाजू ला ना तो जसा आम्हाला माहिती. द्यावी त्यांना. आठवलं की असं झालेलं आहे लिफ्ट वगैरे मध्ये थोडंसं सॅनिटाइज वगैरे करा असं करा तसं करा आणि. तर आम्ही आत मध्येच आम्ही लिफ्ट मध्ये म्हणजे आम्ही सगळे. पुण्या मध्ये आम चं कुणीच नाही. आम्ही दोघंच तर त्याच्या मुळे आजूबाजूच्या लोकांना सगळी मदत केली. वेजिटेबल पासून फ्रुटस आणून देण्या पासून औषध आणून देण्या पासून केस वाटलं की नाही? म्हणजे आपण पुण्या मध्ये आहोत. आपण एक वेगळ्या जागी आहोत जिथे आपले कोणी नातेवाईक नाही पण तरी मदत करणारे खूप लोक आहेत की जे आपल्या कधी कधी असा विचार येतो की फॅमिली जेवढी मदत मस्ती केली तेवढी जास्त. मदत आम ची तालुका नी केलेली आहे तर हा एक चांगला इथून होता अनुभव होता बाकी. तर आहेच अनुभव मदत आम ची त्या लोकांनी केलेली आहे.

म्हणजे तुम्ही लॉग मध्ये कसं काय गावी वगैरे कशी केली ते कशा ने गेले होते? आणि त्या वेळेस कसं विद्यार्थी होते ना त्या लॉकडाऊन लावला पडलं की लगेच सगळ्या तेव्हा बसेस वगैरे चालू होता आणि त्या वेळेस कसं? हम्म लगेच आम्हाला हे दिलों की दोन तीन महिने सुट्टया कॉलेज ने सांगितलं. त्यामुळे मग गावी गेलो. गावी ओढ काही वाटत लॉकडाऊन चं चला ऑनलाइन लेक्चर वगैरे रूटीन तसंच चालू होतं पण एक असं खूप वाटाय चं मग कोणा सारखं वाटाय चं? हां, ते तळ वा हम्म बोलाय ला गेलं तर खूप आहे पण आता. हो न बोलाय ला गेल्या चा भरपूर काही आहे. ठीक आहे चालेल माझे हसबंड आलेले आहेत ते थोडं त्यांना पाणी वगैरे देते. आपण बोलू या आरामात. ठीक आहे.

हो हो तुम्ही पण काळजी घ्या आणि एवढा विचार करू नका लॉकडाऊन झालं ते जाल का सहा वे. ठीक आहे हो. भविष्यात असं नाही व्हाय ला पाहिजे फक्त. बघायला पाहिजे हा जा. हॅलो हा काय करते आहेस? काय करते? काय नाही करत बसलेला टीव्ही बघत होते तुम्ही काय करत होती हां हां हम्म मी पण कालच आला सगळा वगैरे सामान तांदूळ वगैरे सगळं कालस घेऊन आले. सगड घरात रेसिऑन लागतोना? तांदूळ आणि वगैरे सगळं लागताना घरातलं सामान

त्याच्या मुडे मी कालस घेऊन आली परत मग ऑफिस ला जा लागतो मग सुट्टी नाही मिडत न

रविवार होता मग काल सगड घेऊन आले मी काय बोलते बाकी काय नाही आतास भाजी कहा घेऊन आली अं काय भाज्यांचे भाव वाढलेला हो भरपूर सगळे भाव भरपूर वाडले भाजायनचे भाव वाडले तांदूळ वगैरे किराणा माल सगळे भरपूर महाग झाले खुब

तांदळ पण किती शंभर शंभर रुपय किलो तांदूळ झाले कस खायचं भरपूर महाग झाले हो ना शेतकऱ्यांना काय मिडत पन नसेल

भरपूर गाव लागते बिचाऱ्याना दिवस दिवस भर पूर्ण करत असतात. काम रात्र रात्रभर दिवस दिवस भर किती त्यांना मेहनत करावी लागते? हो ना बरोबर दिवस रात्र अं पीक लाऊन आणि पूर्ण अखंड करून हो रात्रंदिवस शेतात राबत असतात. बिचारी थंडीही पाऊस. ते सगड सहन करत असतात आणि तरी पण मेहनत करत असतात तरी पण त्यांना कधी फायदा होतोच असं नाही मग त्यांना. बागहोव लागते त्यांना हो न हो कधी कधी ते कर्जबाजारीपण होतात

त्यांच्या वर कधी कधी कर्ज चडतो हो बरोबर तरीसुद्धा कसा आता आणि प्रकारचे यंत्र वगैरे आले नवीन यंत्र आले त्यामुळे त्यांना शेतकर्यांना फायदेशीर आहे ते ठरतोय. हां बरोबर सर्व्ह आहे त्यांच्यासाठी अं दाट शेतकरी कसे काय काय लागेल याकडे आधुनिक पद्धती आला आहे त्याच्यामुळे मग? ते लवकर काम त्यांचा करू शकतात

हो बरोबर आहे. शेतात जायचं पूर्ण दिवसभर शेतात काम करायचं हो बरोबर हां होईल त्याचं उत्पन्न आहे. पावसावरच अवलंबून असतो ना जर पाऊस पडेल ते मग त्यांना. ते पीक त्यांचे होईल ना पिकाला फायदा होतोना हम्म पाऊस नाही पडला मग त्यांचा नुकसानस न सगडी शेत करपतील न मधी काहीच फायदा नाही आहे हम्म अस आहे न ओला तर शेतकरी कसा काय बघत नाही? पाऊस थंडी वारा ऊन पण कुठल्या पण कुटल्या पन याच्यामध्ये परिस्थितीमध्ये तो काम करतो हो पीक आणतो आपल्या साठी

हो किती मेहनत करतात ते हो ना. आज अख्खा दिवस रात्रभर मेहनत करत असतात. हो सकाडी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पण त्यात पावसाची वाट बघत असतात आता ते शेतात राहून नंतर पाऊस आता भरपूर पाऊस आला. त्यांचे सगळे पीक वाहून जातात. न मग त्यांना काही फायदा नाही. मॅम नुकसान होतं आहे न मग

तेच शेतकरी खूप सारी मेहनत करून दिवस रात्र मेहनत करतात शेतामध्ये काय त्याना त्याची आपल्याला किंमत नाही अजिबात आपल्याला सगळं आपण आणतो दुकान मधून तेच दुकान वले पन भाव वाडून सांगतात

दुकान वाले भाव वाढवून सांगता फक्त त्यांना भाव कमी असतो शेतकर् यांना.

तिथे माझ्या बाजारामध्ये भाव वाढवलेले असतात. शेतकऱ्य यांचा शेतकऱ्यांकडून कमी कमी किंमतीत घेतात हो शेतकड्या करून कमी किमतीत घेतात

विचार एवढे दिवस भर काम करत असतात पाऊस नाही बघत उन्न नाही बघत जगत असतात रात्रंदिवस

आपल्या अन्न ध्या आपल्या मातृभूमी साठी. अन्नधान् अन्न धान्य पिकणार आहे शेतकरी म्हणजे धरतीला आपल्या सुजलाम सुफलाम करणारा शेतकरीच आहे ना? हो आता आजकालची मुलं कशी त्यांना doctor बनायचं Engineer बनायचे आहे काय काय बाणायच पण असा कुठला नाही त्याला शेतकरी बनायचं आहे हो अस कोण नाही बोलत न

तर मूल पन शेतकार्याचे मूल पन शेतकरी त्यांना शिकून काही न काही करतो doctor करतो engineer करतो पन शेतकार्याचे काहीस मूल खुब असे निवडून निवडून मूल असतात

हो मग आताआजकालची मुलं तेच बोलतात ना मला doctor व्हायचे pilot व्हायचे आहे अं police व्हयाच आहे कोणाचा न बोलत कोणता मुलगा मला एक प्रगतीशील शेतकरी व्हायचे म्हणून हो न मुलाणा पण त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ना शेतीकडे पन त्यांचा

हा कोणतरी शेतकरी व्हायलाच पाहिजे ना मुलांच्या मनामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे का आपण शेतकरी बनलो पाहिजे आज कोणी शेतकरी नाही बनल सर्वोदया आपल्याला खायला कोण घालेल

हम्म जेव्हा ते अननाबाद शेतात बुजवेल तेव्हा ते दुकानात येईल आणि तेव्हा आपण दुकानातून आणून घरात शिजवू न

बरोबर बरोबर तेच ना येवड जागून दिवस रात्र काम करून आपल्या साठी अन्न हे करतात ते कावतात आणि आपण वाया घालवतो काही काही

हम्म त्यांच राहणीमान वगेरे सर्व कसं एकदम शांत एकदम साधं असतं पूर्ण दिवस शेतात काम करत असतात उत्पन्न. उत्पन्नासाठी धावपळ बसतात .

काय खत वगैरे आलेल्या असतात काय काय आलेला असतात ते सगळा तेवढं जाताना त्यांचा व्हाय हो ना बावन हा पाऊस असं भरपूर मार पडला. तरंच त्यांचा फायदा खूप पाऊस पडला भरपूर मध्ये शेततळे वाहून जातात पाण्यामध्ये पिकं वाहून गेली तर त्यांचा नुकसानच आहे. त्याच्या वर त्यांना कर्ज कर्ज होत समजा अतिवृष्टी समजा अतिवृष्टी झाली पाऊस पडला नाही तरी पण मग ते तोट्यातच आहेत अन्नस पिकला नाहीतर काय आणि जर जासतस पाऊस पडला तरी पण मग तोट्यात आहे

बरोबर ते पैशा कमी झाल्यास शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजेत. हम्म शेतकऱ्यांच थोडा नुकसानच होतो. कधी कधी.

ते नुकसान नाही व्हायला पाहिजे हून प्रत्येक गोष्टीचे भाव वाढतात. न भाज्यांचे वगैरे भाव वाढतो हो न बरोबर त्याच्यामुडे भाव वाढतात. सर्व आता किती भाव वाडले भाज्यांच्या आतास मी घेऊन आली तर बनवायचंय आहे जेवण वगेरे पण किती भाव वाढले

हो ना चला मग तुझ झाल जेवण अं तेच तर मी पण जेवणस करत होते matar आणले आहे न मी पन मटारची भाजी बनते flower matar

हो हो भाजी पण लागते खाण्यासाठी

तेच तर जेवण बघते काय करायचं तर भाजी आंनड्या चिस करते भात वगेरे करते बाकी सगळं ठीक न हो

हो बाकी सगळं ठीक आहे तुझे घरचे वगैरे ठीक आहेत ना सगडे हां ठीक आहेत ठीक आहे चला मग ठेवते नंतर करेल चालेल कर मग तू काम तुझ

नमस्कार कृष्णा कसं आहेस तू? मी बरा आहे. तू कसा आहेस? मी एकदम बरा आहे तू कसा आहेस? हो मी पण बरा आहे तर आपण काय केलं तू fitness या विषयावर आज बोलणार आहोत.

हो ठीक आहे चालेल. मग fitness बद्दल आपल काय बोलण आहे आहे ना. बोल ना. fitness म्हणजे मला आस वाटत की आजच्या time ला आजच्या वेळेस प्रत्येक माणूस हा पैश्याच्या मागे पळतो आहे तो fitness कडे आपले लक्ष देत नाहीच आहे त्याने काय होते त्याच्या पूर्ण health वर त्याच्या पूर्ण body वर आज परिणाम होतोय. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात आणि त्याच्या मुळे त्याच आयुष्य हे वेगळ्या वळणावर जात आहे त्याच्या वर तुझ काय म्हणण आहे. माझ म्हणण आस आहे की तू हे सगळ जे बोलतोय ते तू मोबाइल वरती search केल का नाही मी मोबाइल वर काचीच नाही search केल हे माझ्या दृष्टिकोनाने मी बोलतो आहे. अच्छा माझ म्हणण आसच आहे की शरीराचा व्यायाम करणे खूप प्रमाण गोष्ट आहे ते आपल्याला करायला पाहिजे आणि पण मी रोज व्यायाम करतो मी रोज